नमस्कार
हेरे डॉक्युमेंट एंड स्ट्रिंग्ज वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत विशिष्ट उद्दिष्ट असलेल्या रीडायरेक्शनला हेरे डॉक्युमेंटस आणि हेरे स्ट्रिंग्ज म्हणतात
हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी बाश मधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialओआरजी ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि ग्नू बाश वर्जन 42 पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
हेरे डॉक्युमेंट बद्दल जाणून घेऊ
हा विशिष्ट उद्देश असलेला टेक्स्ट किंवा कोडचा ब्लॉक आहे
हा एक iओ रिडायरेक्ट चा फॉर्म आहे
हा इंटरऍक्टिव्ह प्रोग्रॅम किंवा कमांड लाईनला कमांडसची यादी देतो
ही स्वतंत्र फाईल म्हणून हाताळली जाऊ शकते
हे शेल स्क्रिप्टकडे रीडायरेक्ट केलेले अनेक ओळींचे इनपुट म्हणूनही हाताळले जाऊ शकते
त्याचा सिंटॅक्स कमांड स्पेस लेस थान लेस थान स्पेस हेरे
नंतर पुढील ओळीवर टेक्स्ट इनपुटस देऊ शकतो
टेक्स्ट इनपुटस कितीही ओळींचे असू शकते
येथे टेक्स्ट1 टेक्स्ट2 टेक्स्टन टेक्स्ट इनपुटस आहेत
टेक्स्ट इनपुटस नंतर पुढील ओळीवर पुन्हा हेरे हा कीवर्ड टाईप केला
हे हेरे डॉक्युमेंट पूर्ण झाल्याचे दाखवते
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
मी हेरे डॉट श फाईल उघडत आहे
कोडमधील पहिली ओळ शेबांग लाईन आहे
ह्या ओळीनंतर कोडचा ब्लॉक लिहू
डब्ल्यूसी शब्द संख्या दाखवते
डब्ल्यूसी हायफन व्ही हेरे डॉक्युमेंट मधील शब्द संख्या मोजेल
दुस यांदा हेरे येईपर्यंत असलेला कोडचा ब्लॉक किंवा टेक्स्ट ही फाईल समजली जाते
हेरे डॉक्युमेंट मधील घटक हे डब्ल्यूसी हायफन व्ही कमांडसाठी इनपुट आहे
अनेक ओळींचे इनपुट वाचताना हेरे हे डब्ल्यूसी हायफन व्ही या कमांडसाठी डिलिमीटरचे काम करेल
हीच कमांड टर्मिनलवर कार्यान्वित करून पाहिल्यास 4 हे आऊटपुट मिळेल
कारण डब्ल्यूसी हायफन व्ही कमांड मधे चार शब्द पास केले होते
फाईल सेव्ह करण्यासाठीSave वर क्लिक करा
CTRLALTT ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा
टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस हेरे डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश हेरे डॉट श एंटर दाबा
आपण 4 हे आऊटपुट बघू शकतो
म्हणजे हेरे डॉक्युमेंटमधे शब्दसंख्या 4 आहे
प्रोग्रॅमवर जा
येथे टेक्स्टच्या सुरूवातीला आणखी दोन शब्द समाविष्ट करा
हेल्लो एंड वेलकम टीओ बाश लर्निंग सावे वर क्लिक करा
पुन्हा प्रोग्रॅम कार्यान्वित करा
टर्मिनलवर टाईप करा डॉट स्लॅश हेरे डॉट श एंटर दाबा
आता 6 हे आऊटपुट मिळेल कारण टेक्स्टमधे आणखी दोन शब्द समाविष्ट केले होते
हेरे डॉक्युमेंटमधे अर्ग्युमेंटही पास करू शकतो
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
हेरेआउटपुट डॉट श नावाची फाईल उघडू
कॅट कमांड फाईल्स कंकॅटीनेट करेल आणि स्टँडर्ड आऊटपुट प्रिंट करेल
लक्षात घ्या HEREऐवजी थिस स्ट्रिंगचा वापर केला आहे
नेहमी हेरे हे डिलिमीटर वापरणे गरजेचे नसते
तुम्ही इतरही डिलिमीटर वापरू शकता
ही ओळ 0थ शून्य क्रमांकाचे अर्ग्युमेंट दाखवेल
डिफॉल्ट रूपात 0थ शून्य क्रमांकाचे अर्ग्युमेंट हे फाईलनेम असते
ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवेल
आणि ही ओळ प्रोग्रॅममधे पास केलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवेल
येथे डॉक्युमेंट थिस हेच डिलिमीटर वापरून डॉक्युमेंट पूर्ण केले आहे
फाईल सेव्ह करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करा
टर्मिनलवर टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस हेरेआउटपुट डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश हेरेआउटपुट डॉट श स्पेस सुंदय स्पेस मोंडे असे आऊटपुट मिळेल 0थ आर्ग्युमेंट is डॉट स्लॅश हेरेआउटपुट डॉट श जे फाईलनेम आहे
1एसटी आर्ग्युमेंट is सुंदय 2एनडी आर्ग्युमेंट is मोंडे आता हेरे स्ट्रिंग बद्दल जाणून घेऊ
टेक्स्ट किंवा व्हेरिएबलच्या इनपुट रीडायरेक्शनसाठी हेरे स्ट्रिंग वापरली जाते
इनपुट त्याच ओळीवर सिंगल कोटसमधे नमूद केलेले असते
सिंटॅक्स असा आहे
कमांड स्पेस थ्री लेस थान सिम्बॉल्स स्पेस सिंगल कोटसमधे लिहा स्ट्रिंग हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
हेरे डॉट श ही फाईल उघडू
येथे शेवटी टाईप करा डब्ल्यूसी स्पेस हायफन व्ही थ्री लेस थान सिम्बॉल्स स्पेस सिंगल कोटसमधे वेलकम टीओ बाश लर्निंग हे कोटसमधील स्ट्रिंग कमांड डब्ल्यूसी हायफन व्ही कडे रीडायरेक्ट करेल
केलेले बदल सेव्ह करण्यासाठी सावे क्लिक करा
टर्मिनलवर जा
टाईप करा डॉट स्लॅश हेरे डॉट श 6 आणि 4 असे आऊटपुट बघू शकतो
हेरे डॉक्युमेंटमधे 6 आणि हेरे स्ट्रिंगमधे 4 अशी शब्दसंख्या आहे
याप्रमाणे तुम्ही स्वतःचे हेरे स्ट्रिंग लिहू शकता
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
थोडक्यात पाठात शिकलो हेरे डॉक्युमेंट हेरे स्ट्रिंग असाईनमेंट म्हणून स्ट्रिंग अप्पर केसमधे रूपांतरित करा
हेरे डॉक्युमेंट हेरे स्ट्रिंगचा वापर करा मदत टीआर स्पेस आ हायफन झ स्पेस कॅपिटल आ हायफन कॅपिटल झ
ही कमांड लोअर केसमधील अक्षरे अप्पर केसमधे रूपांतरित करेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे